जेएमओल अप्लिकेशनमधील सर्फेसेस एंड ऑर्बिटल्स वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्यात आपण शिकणार आहोत
एलिसायक्लिक आणि अरोमॅटिक रेणूंचे मॉडेल्स तयार करणे
रेणूंचे विविध सर्फेसस दाखवणे
अटॉमिक आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दाखवणे
हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला जेएमओल अप्लिकेशनमध्ये रेणू मॉडेल्स कसे तयार करावे आणि एडिट करावे हे माहीत असावे
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबंटू ओएस वर्जन 1204 जेएमओल वर्जन 1222 आणि जावा वर्जन 7 मी एक नवीन जेएमओल अप्लिकेशन विंडो उघडली आहे
प्रथम आपण सायक्लोहेक्साने चे मॉडेल तयार करू
मॉडेलकिट मेनूवर क्लिक करा
पॅनेल वर मेथेन मिथेनचे चे मॉडेल दिसते
सायक्लोहेक्साने तयार करण्यास आपल्याला सहा कार्बन अणूंची हायड्रोकार्बन साखळी बनवायची आहे
आपण मॉडेलमध्ये हायड्रोजनला मिथाईल गटाशी बदलू
असे करण्यासाठी हायड्रोजन वर कर्सर नेऊन त्यावर क्लिक करू
स्क्रीनवर हे इथेन चे मॉडेल आहे
ही पद्धत दोन वेळा पुन्हा करा आणि एकाच वेळी हायड्रोजनला मिथाईल गटाशी बदला
हायड्रोजन्स वर अशा प्रकारे क्लिक करा की स्ट्रक्चर एक वर्तुळ बनवेल
आता रोटेट मॉलिक्युल टूल वापरुन स्क्रीनवर स्ट्रक्चर फिरवू
पॅनेलवर हे butaneब्यूटेन चे स्ट्रक्चर आहे
मॉडेलकिट मेनूवर क्लिक करा
चैनीच्या शेवटी असलेल्या कोणत्याही कार्बन अणूच्या हायड्रोजन वर क्लिक करा
इथे पॅनेल वर pentaneपॅन्टेन चे मॉडेल आहे
कार्बन चैनीच्या शेवटी जवळ असलेल्या हायड्रोजन्समधून कोणत्याही एका हायड्रोजनवर क्लिक करा
पॅनेलवर cyclohexaneसायक्लोहेक्झेन चे मॉडेल तयार केले आहे
स्ट्रक्चर अनुकूल करण्यास मॉडेलकिट मेनूमधील मिनिमाइझ पर्याय वापरा
आता Cyclohexaneसायक्लोहेक्झेन चे मॉडेल आपली सर्वात स्थिर चेअर कान्फॉर्मेशन मध्ये आहे
वैकल्पिकपणे सायक्लिक स्ट्रक्चर्स तयार करण्यासाठी आपण मॉडेलकिट मेनूमधील ड्रॅग टीओ बॉण्ड पर्यायदेखील वापरु शकतो
हे वैशिष्ट्य दर्शवण्यासाठी मी pentaneपॅन्टेन च्या मॉडेलचा वापर करून दाखवेन
पॅनलवर हे पेंटाने पॅन्टेन चे मॉडेल आहे
सायक्लोपेंटाने रुपांतरीत करण्यासाठी मॉडेलकिट मॉडेलकिट मेनूमधून ड्रॅग टीओ बॉण्ड पर्याय निवडा
कर्सरला चैनीच्या शेवटी असलेल्या कार्बनवर नेऊन ठेवा
माऊस बटण दाबून ठेवा
माऊस बटण न सोडता चैनीच्या दुसर्या टोकावर असलेल्या कार्बनपर्यंत कर्सर आणा
आता माऊस बटण सोडून द्या
पॅनलवर आपल्याकडे सायक्लोपेंटाने चे मॉडेल आहे
आता सायक्लोहेक्साने च्या मॉडेलसह जेएमओल पॅनेलवर परत जाऊ
आता सायक्लोहेक्साने ला बेन्झीन रिंगमध्ये बदलू
आपल्याला सायक्लोहेक्साने रींगमध्ये ऑल्टर्नेट पोझिशन्स वर डबल बॉन्ड्स लावायचे आहे
मॉडेलकिट मेनू उघडा
कोणत्याही दोन कार्बन अणू यांच्यामध्ये कर्सर ठेवा आणि त्यावर क्लिक करा
आता आपल्याकडे पॅनेल वर सायक्लोहेक्सने आहे
पुढे हे बेन्झीन मध्ये बदलण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चरमध्ये आणखीन दोन डबल बॉन्ड्स लावण्याची गरज आहे
पुढील दोन ऑल्टर्नेट कार्बन अणू यांच्यामधील बॉन्डवर क्लिक करा
पॅनेलवर आपल्याकडे बेन्झीन चे मॉडेल आहे
स्थिर कान्फॉर्मेशन मिळवण्यासाठी एनर्जी मिनिमाइज़ेशन करा
जेएमओल अप्लिकेशन वापरून रेणूंची सरफेस टॉपोलॉजी दाखवली जाऊ शकते
विविध सर्फेसेस पाहण्यासाठी pop अप पॉपअप मेनू उघडा
खात्री करून घ्या की मॉडेलकिट मेनू बंद झाला आहे जर हे उघडे असेल
पॉप अप मेनू उघडण्यासाठी पॅनेलवर राईट क्लिक करा
खाली स्क्रोल करा आणि सर्फेसेस निवडा
अनेक पर्यायासह एक sub मेनू उघडते
डॉट सरफेस वन डेर वाल्स आणि काही इतर
प्रदर्शन करण्यासाठी मी मॉलिक्युलर सरफेस निवडेन
बेन्झीन चा मॉडेल मॉलिक्युलर सरफेस सह प्रदर्शित होतो
आता हे एका दुसर्या सर्फेसमध्ये बदलू जसे डॉट सरफेस त्यासाठी पॉप अप मेनू पुन्हा उघडा आणि डॉट सरफेस निवडा
आपण सर्फेसना ओपेक किंवा ट्रांस्लूसेंट देखील बनवू शकतो
असे करण्यासाठी पॉप अप मेनू उघडा
सर्फेसेस पर्यंत खाली स्क्रोल करून मेक ओपेक पर्याय निवडा
लक्षा द्या की बेन्झीन मॉडेल ओपेक झाले आहे
सरफेस पर्याय बंद करण्यासाठी पॉप अप मेनू उघडा सर्फेसेस निवडा
ऑफ पर्यंत खाली स्क्रोल करून त्यावर क्लिक करा
आता कोणत्याही सर्फेसेसशिवाय आपल्याकडे बेन्झीन चे मॉडेल आहे
जेएमओल रेणूंचे अटॉमिक आणि मॉलेक्युलर ऑर्बिटल्स प्रदर्शित करू शकतो
कंसोल वर कमांडस् लिहून स्क्रीनवर ऍटोमिक ऑर्बिटल्स प्रदर्शित केले जाऊ शकतात
फाइल आणि न्यू वर क्लिक करून एक नवीन जेएमओल विंडो उघडा
आता कंसोल विंडो उघडण्यासाठी फाइल वर क्लिक करून नंतर कन्सोल वर क्लिक करा
स्क्रीनवर कंसोल विंडो उघडते
कंसोल विंडो मॅग्निफाइ करण्यासाठी मी केमॅग स्क्रीन मॅग्निफायर वापरत आहे
अटॉमिक ऑर्बिटल्ससाठी कमांड लाईन आयसोसर्फेस फेज अटॉमिकॉर्बिटल ने सुरू होते
डॉलर प्रॉम्प्टवर टाईप करा आयसोसर्फेस फेज अटॉमिकॉर्बिटल
हे क्वांटम नंबर्स न् ल आणि एम च्या नंतर येतो जे प्रत्येक अटॉमिक ऑर्बिटल साठी विशिष्ट आहेत
स् ऑर्बिटल प्रदर्शित करण्यासाठी टाईप करा 2 0 0 नंबर्स 2 0 0अनुक्रमे न् ल आणि एम क्वांटम नंबर्स दर्शवतात
कमांड कार्यान्वित करण्यासाठी एंटर की दाबा
आपल्याकडे पॅनेलवर स् ऑर्बिटल प्रदर्शित आहे
येथे अटॉमिक ऑर्बिटल्स आणि संबंधित स्क्रिप्ट कमांडस् ची काही अधिक उदाहरणे आहेत
कमांड लाईन सर्व अटॉमिक ऑर्बिटल्स साठी समान आहे
कंसोल वर आधीची कमांड दाखवण्यासाठी कीबोर्डवरील अप एरो की दाबा
क्वांटम नंबर्स न् ल आणि एम ला एडिट करून 2 1 1 करा
एंटर की दाबा आणि जेएमओल पॅनेलवर पीएक्स ऑर्बिटल पाहा
अप एरो की पुन्हा दाबा आणि न् ल आणि एम ला एडिट करून 3 2 आणि 1 करा
एंटर की दाबा आणि जेएमओल पॅनेलवर डीएक्सवाय ऑर्बिटल पाहा
आपण हे इमेजेस विविध फाईल स्वरुपातदेखील सेव्ह करू शकतो जसे जेपीजी पीएनजी किंवा पीडीएफ येथे सर्व अटॉमिक ऑर्बिटल्स साठी कमांडस् ची सूची आहे स् पी डी आणि एफ
ह्या स्लाईडवर दाखवले गेलेले मॉडेल्स अटॉमिक ऑर्बिटल्स चे आहेत
हे कंसोल वर लिहिलेल्या स्क्रिप्ट कमांड्स च्या मदतीने तयार केले होते
मॉलेक्युलर ऑर्बिटल्स कसे प्रदर्शित करायचे हे दाखविण्यासाठी येथे मी एक नवीन जेएमओल पॅनेल आणि कंसोल उघडले आहे
जेएमओल वापरून हायब्रिडाइज्ड मॉलेक्युलर ऑर्बिटल्स जसे की एसपी3 एसपी2 आणि एसपी प्रदर्शित केले जाऊ शकतात
आपल्याकडे पॅनेलवर methaneमिथेन चे मॉडेल आहे
मिथेन एसपी3 टाईप चे मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स ठेवतो
लिनिअर कॉम्बिनेशन ओएफ एटोमिक ऑर्बिटल्स म्हणजे एलसीएओ मेथड मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स तयार करण्यासाठी वापरली जाते
अतः कमांड लाईन ल्काओकार्टून च्या नंतर क्रिएट आणि ऑर्बिटल च्या नावा सह सुरू होते
डॉलर प्रॉम्प्ट वर टाईप करा ल्काओकार्टून क्रिएट एसपी3
एंटर दाबा
एसपी3 हायब्रिडाइज्ड मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स सह मिथेन चे मॉडेल पहा
एसपी2 हायब्रिडाइज्ड मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स पाहण्यासाठी आपण एक उदाहरण म्हणून एथेने घेऊ
पॅनेलवर हे एथेने चे रेणू आहे
एथेने रेणूमध्ये तीन एसपी2 हायब्रिडाइज्ड मॉलिक्यूलर ऑर्बिटल्सआहेत
त्याचे नाव sp2आ sp2बी आणि sp2सी आहेत
डॉलर प्रॉम्प्टवर टाईप करा ल्काओकार्टून क्रिएट sp2आ एंटर दाबा
पॅनेलवर एथेने मॉडेलवर एसपी2 ऑर्बिटल पहा
अप एरो की दाबा आणि sp2आ ला sp2बी ने बदला एंटर दाबा
पुन्हा अप एरो की दाबा आणि sp2बी ला sp2सी ने बदला एंटर दाबा
अंततः पीआय बॉण्ड साठी ऑर्बिटलचे नाव एडिट करून पीएझ करा
पॅनेलवर सर्व मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स सह आपल्याकडे एथेने रेणू आहे
हे स्लाइड मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स सह काही इतर रेणूंचे उदाहरण दाखवते
अधिक माहितीसाठी जेएमओल स्क्रिप्ट डॉक्यूमेंटेशन ची वेबसाईट पहा
थोडक्यात ह्या पाठात आपण शिकलो सायक्लोहेक्साने आणि सायक्लोपेंटाने चे मॉडेल तयार करणे
बेन्झीन चे मॉडेल तयार करणे
रेणूंची सरफेस टॉपोलॉजी दाखवणे
आपण हे देखील शिकलो अटॉमिक ऑर्बिटल्स स् पी डी एफ दर्शवणे
कंसोल वर स्क्रिप्ट कमांड्स लिहून मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स एसपी3 एसपी2 एंड एसपी दर्शवणे
असाईनमेंटसाठी 2 बुटेने चा मॉडेल तयार करणे आणि मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स दर्शवणे
मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स चे रंग आणि आकार बदलण्यासाठी ल्काओकार्टून कमांड तपासा
कमांड्सच्या सूचीसाठी खालील लिंक पहा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे